आणि पाठीमाग त्याच्यावर टांगलेल्या पुड्या पाड्या आपल्या चिप्स कुरकुरे त्याच्यावर--

ग जत्रा वगेरे अस काही अस दिसत आहे आणि जिमा खान्यावरती जे दोन्ही साइड न जे अ --

टेकडी दिसत आहे डोंगरासा डोंगर सारखे आणि त्याच्या बाजूला स्मार्ट सिटी वगेरे दिसत आहे आणि --

सूर्यावर ते दोघ हातात घेतल्या सारख दिसत आहे आणि खाली पाणी वगेरे दिसत आहे अन बाजूनी झाड वगेरे दिसत आहे.